रंगिबिरंगी फुलांचे तोरण दिसत आहे लाल कलर ची कुंडी दिसत आहे त्याच्यात छोटे झाडं लावलेले आहेत.

एक विशालकाय गेट आहे इथे चार चक्र काढलेले आहेत एक काळ्या रंगाचा गेट आहे सायकली लावलेल्या आहेत.

हिरव्या कलर ची स्टूल आहे काळ्या कलरची छत्री दिसत आहे एक पांढऱ्या रंगाचं बोर्ड आहे.

त्या छिद्रांमधून छोटे छोटे रोपटे निघालेले आहे. वर आकाश दिसत आहे.

त्या झाडाची मूळ खाली लोमकळत आहे.

झाड दिसत आहे आकाश आहे सूर्य दिसत आहे.

इथे एक लाल रंगाची चेअर आहे त्याच्या मागे प्लास्टिक चा ट्रे आहे काळ्या बॅग मध्ये छोटे-छोटे झाडं आहेत पिवळे फूल आहेत.

दोन फूल पॉट त्याच्यात रंगी-बिरंगी फूल लावलेले आहे.

खूप सारे खिडक्या आहेत या इमारतीला एक नाव दिलेल आहे त्याच नाव अलेक्सिस हॉस्पिटल अस आहे.

लाल रंगाची चेअर दिसत आहे एक घडी आहे.